काही विशेष नाही बा नेहमीचेच का तुझी काही वेगळी फर्माइश आहे कि काय आता तस नाही पण आज काय आहे माहिती आहे ना?

अग अस काय करतेस आज महा मुकाबला भारत पाकिस्तान मॅच नाही का म्हणून म्हणतो कि लवकर लवकर स्वयंपाक उरक लवकर जेऊ आणि मस्त मॅच बघत बसूया. अरे हो खरंच कि विसरलेच मी आज भारत पाकिस्तान मॅच आहेना मॅच कसली महायूद्धच ते मी पण लवकर लवकर आवरते मग मस्त मॅच बघूया. अरे हो पण माझा एक कॉल आहे महत्वाचा हा, तो पण लवकर संपला पाहिजे यार म्हणजे निवांत मॅच बघता येईल हो चला लवकर लवकर आवरुया दुपारी आहे ना मॅच.

हे काय लाईट गेलय क, मस्त मॅच बघू म्हटलो सगळा पचकाच झाला कि . अरे देवा मला मिक्सर लावायचा होताना लवकर लवकर स्वयपाक आटपू आणि पटकण सगळं काम करून मॅच बघू म्हटलं तर हा लाईट चा काय खेळ आहे. तुझं मिक्सरच किंवा एक वेळचं त्या मॅच च पण ठीक आहे ग पण जरा माझा कॉल महत्त्वाचा होता मागचा आठवड्यात असच झालं कॉल असतांना लाईट गेली मध्येच आणि मग मला मॅसेज करून लाईट गेल्याचं एक्सप्लेन करायला लागलं . हो ना हल्ली फारच प्रमाण वाढलं आहे लाईटचं सारखे सारखे लाईट जातात वैताग आला आहे नुसता माझ पण आता स्वयपाक अर्धवट राहिला ना मी म्हंटल होत पटकन भाजी करू आणि पोळ्या उरकत उरकून घेऊ तर कसलं काय खेड खंडोबा आहे या लाईट चा . मला पण वैताग आला आहे वर्क फ्रॉम होम करायचं तर त्याला वायफाय लागतो तो वायफाय चालू ठेवायला लाईट लागते लॅपटॉप त्याला पण बैटरी असते तिला हि चार्जिंग अरे बैटरी वरण लाक्षात आलं तर माझ्या लॅपटॉप ची बैटरी पण लो झाली आहे कि त्याला हि चार्जिंग करायचे होतेच तेही राहिले आता . अरे देवा माझा मोबाईल ला पण चार्जिंग ला लावायचं होत त्याची पण बैटरी लो च आहे आणि मुळात मला वाशिंग मशीन लावायच, लावायच होत काय ना मला तर काळतच नाही ढीग भर लाईट बिल घेता आणि लाईट मात्र सारखे सारखे जातात. हो ना आणि दरवाढ पण सारखी होतेच कि आणि दर महिन्याला समजा विडा वीज बिल आपण समजा वेळेत भरले नाही तर लगेच लाईट तोडायला मात्र हे हजर. अरे हो मागचा महिन्यात नाही का ते कुलकर्णी गावाला गेले होते त्या मुळे लाईट बिल भरायचे राहिले त्यांचे लगेच आले कि लाईट तोडायला.

कि ते लगेच ऑनलाइन लाईट बिल भरत आहेत ते गावाला गेले आहेत तुम्ही लाईट तोडू नका त्यांची.

बर झालं बाई अग पण त्यांच कोणतरी नातेवाईक एक्सपायर झाले होते म्हणून ते घाई घाईने गेले ना गावाला. हो त्यामुळेच त्यातच ते विसरले असतील ना ते बहुतेक लाईट बिल भरायला नाही तर नेहमी वेळेतच भारतात ते काका काकू. मला काय वाटते कि आता आपण एकदाचा इन्व्हर्टर घेऊन टाकू म्हणजे डोक्याचा ताप जाईल हे लाईट चे ना आता नेहमीचेच झाले आहे काहीतरी उपाय हा काढायलाच लागणार ना. अरे पण ह्याला काय अर्थ आहे म्हणजे भरमसाट लाईट बिल भरायचं आणि त्यात ह्या इन्व्हर्टर चा खर्च, याला काहीच अर्थ नाही आहे. अग पण तूच सांग मला कि दुसरा काही उपाय आहे का आता आणि उन्हाळ्यात परत समजा लोडशेरिंग चालू झालं कि दिवसातून तीन तीन चार चार तास लाईट जातील मग काय करणार माझ्या कामाचा पण खोळंबा होतो त्या मुळे ते काही नाही आपण ठरवूनच टाकू इन्व्हर्टर एकदाचा घेऊनच टाकू इन्व्हर्टर शिवाय काहीच उपाय दिसत नाही आहे मला. बापरे म्हणजे आता ते लोड शेरिंग चे नाटक परत चालू होणार आहे कठीण आहे बाबा. होणार आहे कि नाही ते माहिती नाही ग म्हणजे नक्की होईल का नाही हे माहित नाही पण होऊ शकत ना आता बघ कि वाढती विजेची गरज हे एकंदरीत बघता त्यांच्या कडे पण काही पर्याय उरत नसेल ग म्हणजे दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते.

मग विजेची मागणी वाढतच राहणार मग लोड शेरिंग शिवाय काही ऑपशनच राहत नाही. हो पण तरी बर आपल्या कडे शहरात दोन तीन तास लाईट जातात म्हणजे लोड शेरिंग दोन तीन तासाचीच असते खेडे गावात म्हणे बारा बारा तासाची लोड शेरिंग असते बापरे किती कठीण आहे ना म्हणजे बारा तास लाईट गेले त किती अवघड मला तर कल्पनाच करता येत नाही बारा तास लाईट जाण्याची हो ना खेडे गावात पण आता पूर्वी सारखे राहिले नाही बऱ्याचश्या गोष्टी आता लाइट वर असतात. म्हणजे बघ ना पूर्वी कसा हातपंप असायचा किंवा विहिरीवर मोट असायची पण आता या सगळ्या गोष्टींला पण लाइट लागतेच ना

हल्ली आपल्या रोजच्या जगण्याशी निगडित सर्वच गोष्टी लाइट वर अवलंबून आहेत, अगदी पाणी सुद्धा. ter लाइट जर बारा तास गेले तर पाण्याची मोटर तरी कशी चालू करणार. बापरे, कठीणच आहे सगळे. terआणि बघ ना आता त्यात अजून भर म्हणजे इलेक्ट्रिक वेहिकल्स काढलेत, त्यांना चार्जिंग करायला परत लाईट हवे, रोज एकना एक नवीन उपकरण शोधतात लाइट वर चालणार. अगं हे तुला आठवतं का गं की आपल्या लहानपणी, विज्ञान शाप की वरदान असा एक निबंध असायचा. अरे आपल्या लहानपणी काय, आपल्या वेळेस तर होताच पण आता मुलांना सुद्धा असतो हा विषय, विज्ञान शाप की वरदान.

त्यावेळेस कसं सुचणार, त्यावेळेस एवढा प्रॅक्टिकल विचार करायचे वय तरी होते का आपले? नाहीच सुचत लहानपणी, आता मोठे झालो आहे म्हणून सुचतात हे गोष्टी.

म्हणजे बघना, मला आठवत आहे, साधा मिक्सर सुद्धा नव्हता आमच्या घरी, आई खलबत्त्यात करायची दाण्याचे कूट. हो माझ्या आईला पण पाटा वरवंट्यावरती चटणी वाटताना पाहिल आहे मी.

आमच्याकडे तर पाण्याचा बंब होता पाणी तापवायला तेव्हा कपडे तर आपण हाताने धुवायचो ना.

पण आता या सगळ्या गोष्टी लाइट वरच चालतात त्यामुळे तर प्रॉब्लम झाला आहे ना. मागणी दिवसान दिवस वाढत आहे आणि पुरवठा मात्र त्या प्रमाणात नाही कारण वीजनिर्मितीच त्या प्रमाणात होत नाही ना. हो म्हणूनच ह्याचावर उपाय शो शोधले पाहिजेत. आपणच काहीतरी करायला हवं. सोलार सिस्टम चा वापर पण वाढवला पाहिजे. सोलार सिस्टम वरनं आठवलं पर्वा आपल्या सोसायटी मध्ये म्हणजे मागच्या आठवड्यात जी मीटिंग झाली ना. त्या मिटींग मध्ये बऱ्याच चर्चा झाल्या त्याचा मध्ये एक सोलार सिस्टिम बसवायची सुद्धा चर्चा झाली म्हणे.

चांगला नाही आहे, आता कॉम्प्लसरीचं केले आहे. म्हणजे प्रत्येक सोसायट्याना म्हणजे बिल्डरलाच ते कॉम्पलशन करतात कि प्रत्येक सोसायटी बांधतांना तुमच्याकडे वीज निर्मिती चा एक सोलार प्रकल्प हवा

म्हणजे काय होत कि कॉमन पॅसेज मधले लाईट्स ते ह्या सोलार सिस्टिम वरती चालवता येतात हा आणि मी तर ऐकले आहे प्रत्येक फ्लॅट मध्ये पण असतो सोलारचा पॉइंट. हो गरम पाणी तापवायला किंवा गरम पाण्यासाठी त्याचा तर उपयोग होतोच, तुला सांगतो आपल्या मुलांच्या ज्ञान प्रबोधिनी शाळेमध्ये सोलार सिस्टिम बसवली आहे. नैसर्गिक स्रोतांचा जेवढा जास्त उपयोग करून घेता येईल तेवढी वीज मागणी कमी होण्यास मदतच होईल. अरे वाह! शाळेत पण बसवलीए का सोलार सिस्टीम, चांगले आहे सोलार पण सोलार सिस्टम हा एक मार्ग आहे, वीज बचत सुद्धा खूप महत्त्वाची आहे. वीज बचत करणे हे तर जवाब नाग जवाबदार नागरिकाचे प्रत्येक अ प्रथम कर्तव्यच आहे. हो पण लोकांमध्ये अजून नाही ना तेवढी जनजागृती, अजून कोणी फार सीरियसली घेतच नाही वीज बचत करायला हवी हे. पण ह्या गोष्टी पुढच्या पिढीसाठी खूप गरजेच्या आहेत आपणच आपल्या मुलांना वीज बचतीचे महत्त्व सांगायला हवे. हो आपण सांगतोच रे. हल्ली शाळांमध्ये सुद्धा सांगतात. आपण नाही का सोहमला सांगत नेहमी की खोलीतून बाहेर पडताना लाइट, फॅन, फोनचे चार्जिंग बंद केले का बघत जा म्हणून. हो हे मात्र आहे की हे सारखे सांगण्यामुळे ना सोहममध्ये हल्ली खूप फरक पडला आहे. तुला सांगतो हे जाहिराती सारखं ह्या गोष्टी सर मनामध्ये सारख्या बिंबवल्या ना तर त्याची आपोआप सवय होते. मी एका सोसायटीमध्ये अ मागच्या महिन्यात जाताना असंच बघितल आहे की जिन्यामध्ये त्यांच्याकडे तुमचे लाइट सर्व बंद आहेत ना असे बोर्ड लावलेले होते. म्हणजे काय होतं की एखादा माणूस समजा विसरला तर जिना उतरताना त्याला ते बोर्ड बघितल्यावर लक्षात येतं आणि तो परत वरती जाऊन लाइट बंद करूनच खाली जाऊ शकतो.

या पुढं तर अस करायला हवं कि आपण जसे डेज साजरे करतो ना तसा वीज बंद डे साजरा करायचा . हे काय आता वीज बंद डे म्हणजे काय करायचं नक्की ? म्हणजे त्या दिवशी पूर्ण वेळ लाईट नाहीतच असे गृहीत धरायचं आणि सर्व काम करायची एखाद्या रविवारी अस प्लॅन करून करता येऊ शकतं बघ म्हणजे पाणी गॅस वर तापवायचे. हा आणि फोनला आदल्या दिवशीच चार्जिंग करून ठेवायचे. फोनला, लॅपटॉपला, मिक्सर मध्ये काय वाटायचं असेल तेही आदल्या दिवशी वाटून ठेवायचे. नाही तर सरळ त्या दिवशी असा स्वयंपाक करायचा की मिक्सरच लागणार नाही. बरोबर थोडंसं कठीण आहे हे पण आपण अजून एक करू शकतो टीव्ही पण पूर्ण दिवस बंद ठेवायचा. अरे वा वा टीव्ही बंद ठेवायचा आहे हे मला आवडल आहे.. तेवढीच जरा शांतता नाही तरी आपण मुलांना सारखे ओरडतच असतो कि सुट्टीच्या दिवशी टीव्ही बघत बसू नका मुलं काय टीव्ही आणि मोबाईल हेच करत बसतात लाईटच नाहीत म्हटल्यावर दुसरे काही तरी खेळ तरी खेळतील बरंच होईल आणि कपडे काय हातानी सुद्धा धुता येतील. शोधले तर ना बरेच उपाय सापडू शकतात वीज बचतीचे पण तुला सांगतो कि हल्ली हे विज जायचे प्रमाण खूप वाढले आहे. बरोबर आहे पण लाईट जाणार हे माहित असेल तर आपण हे सगळे उपाय करणार ना पण लाईट काय कधी हि अचानक जातात. अरे हो तुला एक सांगायच राहिलच. ते वोल्टेज फ्लक्चुएशन मुळे पर्वा माझा एक मित्र सांगत होता कि त्याच्या सोसायटी मध्ये या वोल्टेज फ्लक्चुएशन मुळे एकाचा टीव्ही बिघडला तर दुसऱ्या एका माणसाचा फ्रिज खराब झाला . बापरे केवढे नुकसान हे हे काय आता एमएससीबी भरून देणार आहे. एमएससीबी कसली भरून देते आहे, म्हणूनच तर आपण स्टॅबिलायझर बसवून घेतला आहेना नाही तर एव्हाना आपली एखादी वस्तू खराबच झाली असती. बरे झाले बाबा नाही तर कठीणच होते स्टॅबिलायझर बसवला आहे म्हणून नाही तर खरंच काय परवडणार एखादी वस्तू बिघडली तर पर्वा जोशी वहिनी सांगत होत्या त्यांचा ए सी बंद पडला आहे म्हणून. कदाचित या लाईट चा फ्लक्चुएशन मुळेच असेल. हो होऊ शकत ना पॉसिबल आहे ते अचानक वोल्टेज समजा कमी जास्त झाले तर असे घडू शकते आधीच ह्या गोष्टी एक तर नाजूक असतात म्हणूनच तर ना हल्ली अश्या उपकरणान मध्ये इनबिल्ड स्टॅबिलायझर असतो किंव्हा तशी तत्संग सोय केली असते म्हणजे जरी लाईट चे फ्लक्चुएशन झाले तरी ते उपकरणान मध्ये असलेल्या स्टॅबिलायझर मुळे ते खराब होणे अ बेधड अ हे होते. हे चांगलेच आहे त्या मुळे नुकसान तरी टळते ना या एवढ्या मोठ्या महागड्या वस्तू दुरुस्त करायचा म्हणजे केवढे खर्चिक काम कमी खर्च येतो का त्याला कठीण आहे सगळे. ते मेकॅनिक पण नुसते व्हिजीटचे किती पैसे घेतात हो म्हणूनच त्या वॉचमॅनच्या मुलाने म्हणे कोर्स केला आहे मेकॅनिक चा.

हो तो हल्ली इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त करतो म्हणे आणि चांगले पैसे पण कमावतो. हो अरे वा हे चांगलेच झाले हे आपल्या सोयीचेच झाले हे

Laughter जस काही तुला मॅच बघायची म्हणूनच लाईट आली Laughter अग आइक ना आता मात्र एक आपण एवढी चर्चा झालीच आहे ना तर आपण नक्की ठरवून टाकूया कि महिन्यातून एक दिवस तरी वीज बंद डे साजरा करायचा आणि लाईट नाही असच धरून चालायचं . हा हे मला पटलंय हा म्हणजे कसे सुरुवात आपणच करायला हवी त्या आपण सुरुवात केली म्हणजे आपल्या मुलांना सवय लागेल आपणे आपल्या मुलांमुळे आपोआपच त्यांच्या पिढीला तरी हि सवय लागेल. अगदी बरोबर चालेल चालेल हे आपण आता नक्की ठरवूनच टाकूया कि महिन्याचा एखादा रविवार चार रविवार पैकी एखादा रविवार तरी आपण हे पळायचेच. येस नक्की डन .